अ आता बघा हु एक सेंटर आहेना आपल पिंपरी चिंचवडच सेंटर फाईनल झाल आहे ठीक हे

त्याच्या नंतरना लंड लॉर्ड आहेना आपले तर लंड लॉर्डकडण अग्रीमेंटची प्रोसेस चालू आहे

ती पण एक दोन दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल

अन त्याच्या नन्तर अ तो लंड लॉर्डकडन आपल्याला ते पार्टेशन वगैरे करून घ्याच आहे ना सर्व तो रेडी पजेषणमध्ये घ्याचना हॅलो

ते रेडी पजेषणमध्ये घ्याच आहेना रेडी पजेषणमध्ये घ्याच आहेना ते पण अ आज होता कारपेंटर त्यांनी पाठवला होता तर मी इथे आलो होतो फॉल उप घेण्यासाठी तर त्याच्या सोबतपण बोलून झाला माझ सगळ ठीक हे

तर आज त्यांना म्हणजे ते इतक आपल्या काय काय गोष्टी कश्या कश्या लागणार कुठल्या कुठल्या स्वरुपात लागणार आहे आता मी सध्या तितेच आलेलो आहे ठीक हे ते पण सागितलं त्यांना मी कि आपल्याला एक क्लासरूम एक लागेल ओके

स्टुडेंटसाठी हे इथेच तर क्लासरूम आपण थोडा छोटा घेतोय स्टुडेंटच्या साईजमध्ये घेतो हे ज्याच्यामध्ये फक्त पंचवीस ते तीस विद्यार्थी बसतील ओके हॅलो

हो पंचवीस ते तीस विध्यार्थी नीट चेरवर बसतील आणि एक व्हाईट बोर्ड तो पण घेतला आहे आणि आपला जो लॅब आहे ठीक हे

लॅब मी थोडासा मोठा घेतला आहे म्हणजे लॅबमध्ये अ राउंडमध्ये कम्प्युटर बसतील पंचवीस आणि मधला जो स्पेस हे तो ओपन ठेवायचा आपल्याला अ

हा तो स्पेस आपला ओपन केला मी कि ओ आपले जे पंचवीस कॉम्पुटरच सेट उप हे तो गोल रॉउडमधी बसला पाहिजे सर्व कोपऱ्याला चारही साईडला ओके

आणि मधल स्पेसजे ओपन राहील आणि सेंटर एरियाची जी रूम राहील ती पण वेगळीच राहीन आणि जे साठीपण एक मोठा एक मोठा एरिया ठेवला आहे आपण त्याच्याबद्दलपण काही नाही

सर ते कारपेंटर आलातेत ना त्यांच्या कडून एकाआध रिपेरिंग वगैरेपण असल तर सेटर मॅनेजरच रूमच वाचमन कडून उघडून घ्याच पर्यत करा आणि तिथ जर अ काही रीपेरिग वगैरे करायचे

करायची ती पण करून घ्या त्याच्या कडून आणि दुसरी गोष्ट

बरोबर आणि ते क्लासरूमची फक्त साईज बरोबर सेट होती का तेवढ बघा ओके आणि दरवाज्याची एन्ट्रीपाशी हे ना तिथ टेबल लावताना अ हे अ

एन्ट्रीला काय अडणार नाही नडणार नाही याचीपण काळजी घ्या नाहीतर मुलांना लागल हाता पायाला काय तिथे लॅपटॉप पडल आपल्या हातून अस काही होता कामा नये नाही नाही दोन्ही दरवाजे क्लासरूमचे आणि लॅबचे तर त्याच्या दोरशी काहीच अडणार नाही काळजी घेत त्यांना सागितलं तसं कि माल दरवाजापण पाहिजे

आणि हे पण फ्री पाहिजे कारण याच्यावर तर सेंटर होत न तिथलं दुसऱ्याकडे तर ती त्या कॉम्पुटरची लॅब अन रेडी केलेलीना त्याच्यामुळ ते ओपन स्पेस मोकळ आहे म्हणजे त्या लॅबमध्ये आपण एखाद्या वेळेस

सपोस तहात आपल्याला आता जॉब घ्याच आहे खामगाव सेंटरला एका ना लॅबचा एरिया हे ना

लॅबचा एरिया आहे आपण फक्त कश्यासाठी युज करणार आहोत एकाद्या वेळेस आपल्याला जॉब द्रराव घ्याच बराबर हे आणि क्लासरूमपण हे करायचं क्लासरूमपण चालूच ठेवायची आणि जॉब द्र्रावपण घ्याच हे प्रत्येकासाठी मी काय विचार केला आहे

तो हो लॅबचा एरिया ओपन जर राहिलना तर जो ओपन भेटला ठीक हे तर आपण त्या ठिकाणी जॉब ड्राईव घेऊ शकतो बराबर आहे करेक्त

हॅलो जॉब ड्राईव्ह घेऊ शकतो त्यासाठी मी ते स्पेस ओपन ठेवला आहे ओके

आणि दुसरी गोष्ट कि चेरपण आपल्याला भेटता आहेत तिथून

त्यांना मी ते पण सागितलं कि मला सेपरेट

ते चेर म्हंटल बघून घे चेर बघितल्या होत्याना तर त्यातल्या एक दोन चेर तुटक्या होत्या चांगल्या चेर बघून घ्या त्यानंतर त्याला काय सांगितलं मी

नाही मे त्यांना काय सांगितलय त्यांना काय सांगितलय मी की मी जशी तुमच्या कडन आता पर्यत प्रोपरटी घेतोय ठीक हे तर तशीच तुम्हाला देईन त्याचसाठी मला तुम्ही देत्या वेळेस तेजे आहे ना इथले हे सिक्योरिटी त्यांना सांगितलं तुम्ही देत्या वेळेसच मला चांगल्या पोजेषण मध्ये द्या म्हंटल

म्हणजे आम्ही रिटर्न देताना तुम्हाला चांगल्या पजेषणमध्ये देऊ हा बराबर हे अस मी त्यांना स्ट्रीक्टली सांगितलय आहे

आणि ते बोनसआपल

हो त्या काय म्हणतात हे कि डीपाजीट जमा झाल कि बाकीच काम करणार आहेत पार्टेशन करायचं इलेक्ट्रिक बोर्ड बसवायचं ते डीपाजीट जमा झालावर करणार आहे त्यातर आता डीपाजीट जमा

करतोय मी त्यांच्या आधी मला ओके मेल करतो ते होईल एक दोन दिवसात प्रोसिजर पूर्ण होईल त्यानंतर त्यांना डीपाजीट भेटलं रेंट आहे ते पुढच्या महिन्यात दहा तारखेला येणार त्यांला

लवकर करायचा प्रयत्न करू आपण पण दहा तारखेला येणार आहे एडवान्स म्हणजे या महिन्यातचे पाच दिवस पकडून आणि पुढच्या महिन्याच पूर्ण अस रेंट देणार आहे त्यांना

डीपाजीट आता एक दोन दिवसात येईल त्यांला

डीपाजीट हा डीपाजीट आता सॉफ्ट कॉपी पाठवलीना कि डीपाजीट लगेच येऊन जाईल

रेंटपण लवकर देयाचा प्रयत्न करतो मी तिथे फाईनान्स टीमला कॅन्वेंस करतो मी म्हणजे आता बघू आता कस फाईनान्स टीमपण कशी आपल्याला हे करते त्याच्यावरती

सकाळी मीटिंगमध्ये पण बोललो मी त्याविषयी काढला सगल्यान समोर

म्हणजे हा इशू येतो आपल्याला स्वर गेटच्या सेंटरलापण हाच इशू आला होता

तुम्ही सेंटर फाईनल झालेलं आहे तूनही त्यांना म्हणा आता लवकर प्रोसेस करा आता आमच्या थोडी आहे तुमच्या बजेट मध्ये आहे ना वर्क आऊट करा म्हणजे ते होऊन जाईन कारण कि इशू काय येत हे माहित आहे का काळ आम्ही जेव्हा कोथरूडला गेलोना पहिल्या दिवशी आम्ही

आता घेतलं आता घाली ते जे आहे ना सिकुरीटी गार्ड त्यांना भेटलों होतो मोबिलाईजेशन साठी तर तेकाय म्हंटले मला ब्राउचर वगैरे द्या अग्रीमेंट करा मग आपुण इथे फिरू शकतो तुम्हाला मी सांगू शकतो किवा माझा लॅबला सांगू शकतो मी

काल सेम कोथरूडलापण गेलोना तेथे ओनर मला काय बोलला विचारा तुम्ही म्हणे पहिले तुम्ही अग्रीमेंट तर करा अडमीशन तर तुम्हाला देणार हे फ्री मध्ये हे खूप सारे स्टुडेंट आहे आमच्या कडे आम्ही तुम्हाला अडमीशन देतो नो इशू

काय करायचं सर फक्त एक मोबिलाईजेशन करताना त्या बिल्डिंगच नाव वगैरे सांगायचं नाही तुमच स्पेसिफिक एरिया ते कुठ आहे काय आहे ते सांगायच मुलांना

ओनरचा विषय मिटला कारण कस आहे

कितीही म्हंटलन अग्रीमेतच्या याच्यामध्ये थोडस वेळ जातोच ते वकील बघन सगळ करण पहिल्या कंपनीकडन अँप्रोवल येन वगैरे त्या तर गोष्टी आहेतच पण त्या सोबत कोथरूडच अँप्रोवल कधी झालं रे हॅलो नाही ना आजून द्याच आहे अँप्रोवल यायचं आजून पेंडिंग आहे का ते अँप्रोवल ते कोथरूडच हो हो अँप्रोवल यायचं आहे ना सर समोरून यायला पाहिजे सर एकच मिनिट

हॅलो तो सगळ साहित्य एकत्र देणार आहे ते जस ते फक्त अँप्रोवल घ्याच आहे आपल्याला ते झाल कि विषय संपून जाईल

हो आता बोलन झाल माझ त्यांच्या सोबत ते त्याला कोणत मेसेज वगैरे टाईप करून पाहिजे मला वेळच नाही भेटलाना इथे आलो तर यांना सेट उप वगैरे सांगितलं मी म्हंटल मी मराठीत टाईप देतो मेसेज करून आणि सांगितलं त्याला तर ठीक हे आता बोलत त्याच्या सोबत कॉल वगैरे झाला इथलं सगळं झालं कि मग बोलू त्याच्या सोबत किवा भेटून घेऊ मग त्याला सांगतो मी कास करायचं काय करायचं मी बोलून घेतो आम्ही करून घेतो ठीक हे अजीमचा तुम्हाला फोन आलेला त्यांनी मला मेसेजपण टाकला

पिंपीरी चिंचवडमध्ये हे ना सर फूडच्या डिसेंबरची फर्स्ट वीक आहे ना त्या फर्स्ट वीक मध्ये एक जब ड्राईव्ह घ्याचा आहे आपल्याला

पिम्परो चिंचवडला त्या सेंटरला हा हा ते पण डोक्यात घेऊन प्लांनिंग करा शकतो आपलं तीन चार तारखेकडे जॉब ड्राईव्ह म्हणजे आता आपल्या कडे किती दिवस आहे हे सात दिवस आणि पुढच्या महिन्याचे दहा एक दिवस असे दहा एक दिवस आहेत

जिथे कॉलेजेस वगैरे आहेत तिथे पण थोडं फार कॉन्टॅक्ट करून हे केलं ना आपण तेथून कॅन्डीडट जस ते कोमलने काय केलं त्या कॉलेजवाल्यान कडे गेले ते

आणि त्यांच्या कडून तो दीडशेच्या डेटा आणला आणि त्यातून भरपूर कॅन्डीडट आले होते पंचवीस तीस कॅण्डीडेट तर आपल्याला त्यातूनच आले होते आणि अक्खी कलिंग पण करून झाली नव्हती आपली

तर त्या हिशोबाने इकडेपण ट्राय करा हि जरा कॉलेजची मूलजी आहेत ना ज्यांना जॉब करायचा आहे ना जॉब ड्राईव्हच्या हिशोबाने येतील ती मुलं आपल्या ज्या व्हेकन्सी आहे त्या टाइपला जरा ऍग्री पण करतात आणि दुसरी गोष्ट फायदा काय त्यातलीच आपण नऊ ते दहा मूल आपण बॅचसाठी एन्रॉल केली

तसंच आपलं पिंपरी चिंचवडला फायदा होईल बॅचसाठी पण आपले कॅण्डीडेट एन्रॉल होतील ओके

तर तेच हे होत ते जॉब ड्राईव्ह खूप मोठं नाही नाही नेक्स्ट मंथ हे ना नेक्स्ट मंथमध्ये ऐकणं ऐका एका नेक्स्ट मंथमध्येना आपण कोथरूडलापण घेऊ एक जॉब ड्राईव्ह आणि पिंपरीलापण घेऊ आलं का लक्ष्यामध्ये नेक्स्ट मंथ पर्यंत आपल्याला ती प्रॉपर्टीच होऊन जाईलना अग्रीमेंट वगैरे

हा तिथेपण आपण एक जॉब ड्राईव्हपण ठेऊ सर प्रत्येक सेंटरला प्रत्येक सेण्टरला हे ना कमीत कमी एक जॉब ड्राईव्ह घ्याचंच हे पण पिंपरीच जॉब ड्राईव्ह हे ना तो आपल्याला वीकमध्ये प्लॅन करतो हे जेणे करून काय होत

जॉब ड्राईव्हचा आपल्याला तिथे रिपोर्ट लागतो तीन चार लोक लागतात तिथे

तर प्रत्येक वीकमध्ये एक जॉब ड्राईव्ह घेऊया ज्याने करून कसं होईल कि आपल्या लोक इकडच्या तिकडचे अड्जस्ट करता येतील

एकाच वीकमध्ये मागच्या आपण सगळे घेतले जॉब ड्राईव्ह आणि त्यातले तर दोन तर जवळ जवळ फसले नाही का अक्यूरेट होत नाही हे ते प्रत्त्येक वीकला एक घेऊन तस टार्गेट करून करूया चाललं काही नाही काही विषय नाही परफेक्ट परफेक्ट

बाकी काय म्हणणं काय म्हटले त्यानं तिथं सुरू केलं का त्यांनी सेट उप सुरू केला का नाही नाही सेट उप सुरू नाही केला त्यांना मी सांगितलं सेट उप कस कस लावायचं तर त्यांना ओनर सोबतपण बोललो मी ओनर बाहेरून सामान आणता आणि ते मला म्हंटले कि जाब हम सेट उप चालू कर्जे टॅब तुम लगेगे मेने बोला ठीक हे तर दोन तीन दिवसांमधे हाऊन जाईल सेटअप म्हणजे दन तीन दिवसांमध्ये आपलं सेंटर होऊन जाईन स्टार्ट काही विषय नाही

लॅब चांगली दिसेल या दुष्टीकोनातून आपण हे करूया डोन्ट वरी सगळं व्यवस्थित दिसेल ठीक हे

हा हा बोला बोला सुभाष सर जेवण केलं होत का नाही तुमही तिकडे जायच्या अगोदर

अ अजय सरानी आपली थोडीशी मीटिंग होती त्यासाठी मी वापस गेलो आणि मग करायला लागलो परत सरांचा फोन आलाकोणाचा तुमचा फोन आला कि तुम्हाला वापस जावं लागत सेण्टरला ते हे करायचं ते

जेवण करून घायच ना बाहेर करायचं सर थोडस सकाळी ते एका आहो ते बाहेर खालना दोन टाइम तर संध्यकाळच तर व्यवस्थित हे म्हणजे आपुन हे खाली होती मिसळ खाली होती राईट

ती मिसळ खाली होती ना ते ऍसिडिटी वगैरे होती हो ते ऑईली मला जात नाही एवढ स्पाईसी मला जात नाही ते त्रास देत खूप

काय करावा आता आहे थोडासा प्रॉब्लेम आहे आता प्रॉब्लेम आहेच ते सर्व कारण ते बाहेरच पचत नाही हो जास्त ऑईली दोन टाइम

फक्त हे मोबालीझशनच टार्गेट करायचं होत ह्या महिन्याचं मंथ एंडच्या अगोदर

पीक पीक पीक शेतकरी पीक उप म्हणजे पीक उप म्हणजे काय असत आता सध्या कोणतं तुमच्या सेण्टरला कोणतं मोबालीझशन चालू आहे आता कुठल्या कुठल्या कोर्से चालू आहे आता कोर्से आहे एक टॅलीच अजून मेनडेट यायचं आजून त्यानंकडून एक टेलीचा एक कोर्से डेटा डिजिटल मार्केटिंग होतील तीन कोर्से सुरू होतील

हो नाही मागच्या येच्यातपण केलना आपण एक डिजिटल मार्केटिंगच आणि मग दोन क्लासरूममधी कास करता हो तुम्ही क्लास कश्या घेतात दोनच कलासरूम आहे ना आई थिक तिथं नाही ना तीन आहेत ना सर तीन आहे

नाही नाही टोटल चार रूम आहेत सर त्यातला एक सेंटर मॅनॅजरचा रूम आहे एक करेक्ट परफेक्ट परफेक्ट आणि तीन रूम क्लासरूम असतील राईट आम्ही वापरतो एक कॉम्पुटर लॅब डेटा एन्ट्रीसाठी

आणि डिजिटल मार्केटिंगसाठी तिसरं रूम आहे तर कधी लेकचर कधी प्रॅक्टिकल असं मॅनेज करतो हुन हुन बरोबर बरोबर जागा भरपूर आहे इथं जागेचा काही इशू नाही